वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक आहेत जस की विद्यार्थ याचा --

कुठल्याही देवासाठी उपयोगी --

निळसळ आकाश आहे आणि ढग पांढर शु भ्र आहे.

हे हे एक व्यवस्थापनाच ठिकाण आहे याठिकाणी दोन प्रकारचे बस आहेत एक लाल पिवळी--